हा एक मोठा मॉल दिसतोय आणि हा खाद्य पदार्र् पदार्थांचा विभाग आहे.

मा आ लोखंडी वाहनांणा मजबूती द्यायला त्याचा वापर केला जातो.

आणि इतर छोटे मोठे मशीन मध्ये पण त्याचा वापर केला जातो.